प्रे सहर्ष स्वागत करीत आहे असा लिहिलेल आहे.

असं लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये एक--

पुढे एक बस आहे ती बस वर समीर असं लिहिलेलं आहे.

त्याच्यासमोर एक व्यक्ती उभा आहे.

बाजूलाच हिरवगार गार्डन असं दिसत आहे.

बाजूला एक रोड गेलेली आहे रोड ही पुष्कळ मोठी दिसत आहे.

त्या बिल्डिंगवर पुष्कळशी रंगीबिरंगी असे झेंडे लावलेले आहेत.

त्याच्यावर पुष्कळशे सोलर पॅनल लागलेले आहेत.

ह्या चित्रामध्ये काही बाया बसून योगा करत आहेत त्यांनी आपल्या एका नाकाला दाबून--

पुढे एक पुष्कळ मोठी बिल्डिंग दिसतं आहे.

समोर एक हॉस्पिटल आहे ज्याचं नाव पटेल मॅटरनिटी अँड चिल्ड्रन हॉस्पिटल असे लिहिलेलं आहे.

पुढे एका शेतामध्ये झोपडा बांधलेला आहे त्या झोपड्या मध्ये एक--

त्या आहेत बाजूलाच एक लाल कलरच ड्राम ठेवलेला आहे.

समोर एक मैदान आहे. मैदानामध्ये पुष्कळसे मुले खेळत आहेत.

आजूबाजूला नाईट लाईट सुद्धा लागलेली आहे तिथं बसण्यासाठी पुष्कळसे असे पायऱ्या बनवलेल्या आहेत आणि--

त्यामध्ये एक व्यक्ती टेबलवर उभं राहून--

आणि त्याचे पार्ट्स वेगवेगळे काढलेले आहेत.

गेट हे निळ्या रंगाचं पांढऱ्या रंगाचं पडद्यांनी बनवलेलं आहे त्यावर असं घुमट सुद्धा बनवलेला --

समोर एक रथ जात आहे ते रथ खूप रंगीबेरंगी लाईटांनी चमकत आहे.